Calories वैगरेचं लक्ष द्यायला हवं

त्याच्यानंतर व्यायाम पण करायला हवं ते त्यालाचं म्हणतात hygiene Yeah you know that नक्की मला gym मध्ये जास्त वेळ मिळत नाही, मग त्याच्यामुळे मी माझं hygienic and healthy food चं ठेवतो.

Hygienic and healthy food ठेवतो, मग त्याच्यामुळे मला थोडासा हलकासा व्यायाम केला तरी पुरे होतं. मग मी तर म्हंटलं hygienic करून काय होणार आहे.

Main त्याच्यातच असतं की आपण काहीही खातो ते पचत आहे की नाही,

Junk food असेल ते समजून येतं की junk food नाही खायला घालतं. हम्म ए हा पण काही काही वेळी junk food छान वाटतं. हो ते कधी कधी खायला हवं.

But actually ते आपल्यासाठी healthy नाही आहे,

पुण्यात सारस बागेजवळ आहे ना जयश्री म्हणून आहे, आधी होतं म्हणजे आता आहे की नाही माहिती नाही मला. पण तिथली पावभाजी एक number आहे, एकदाच खाल्ली होती मी पण ती taste अजूनही माझ्या जिभेवर आहे, एक number पावभाजी जयश्री

मुंबईकर राहून आपण पावभाजी कुठे जास्त खातो. हम्म obvious भा बे junk food आणि मुंबईकर, मुंबईकरचं favorite आणि पुढे कर्जतचं favorite वडापाव विसरूचं शकतं नाही, प्रत्येक ठिकाणची चव वेगळी कधीही कुठेही आज ही करते वडापाव

वडापाव, माझा एक मामा आहे ना तो तर वडापाव वरचं राहू शकतो, एवढा वडापाव आवडतो त्याला पादतपण असेल तो

वडापावने gas होतो, व त्याच्यात हे टाकतात ते लोकं हम्म हा तो नंतर काहीतरी वेगळं

काही तरी वेगळं खातो तो. त्याच्यामुळे त्याला त्याचा त्रास होतं नाही.

मा माझी एक cousin आहे

तिला ते एक जास्त होतं. तिला त्रास होतो नंतर म्हणून ती खायचचं सोडून दिलं आणि तिने हातचं नाही लावला. वडापाव आणि हे सगळं junk food वैगरे निवांत खातो असतो. तो बिनधास्तपणे घरच्या घ अं रती व्यवस्थित जेवायचा आणि आणि असा अं बोंबिलसारखी size आहे, त्याची पण बारक्या मामाची मस्त काही गरजचं नाही त्याला काही

पण तसं म्हणजे ते चोर body बोलतात त्याला

काहीही खाल्लं तरी असं दिसतच नाही.

आणि काही लोकांनी असं थोडसं खाल्लं तरी लगेच जाडेपणा दिसतो. पोट कसं फुगून येतो.

आणि हे नवीन काय ते निघत होतं आपलं अं healthy food junk food म्हणून so काय काय तरी company ते लोकांनी काहीतरी काढलं होतं.

मी विचार केलेला ते काय म्हंटलं नको असं

तुला वेळचं नाही भेटत यार. तू नेहमी सांगतो आम्ही इथे वाट बघतो आणि तू येतच नाही.

हम्म खरंय भेटूयात लवकरच नाही तर तू ये ना एखादी वेळेस जेवायला घरी. बघ माझी आई येऊ नकोच म्हणाली पण तरी मी invite करतोय. मला invitation ची गरजचं नाही. येतच नाहीस ना हल्ली म्हणून आई म्हणते, आता हळदी, कुंकू लावून अक्षत घेऊन असं envelope पाठवू का invitation चं? I don't need an invitation का माहितीये का

आईला सांग येते sunday ला मस्त

Yeah तांदूळाची भाकरी, भरलं वांग

ए ते त्यांनी अं मागच्यावेळी त्या आजींनी केलेलं तसं बनवलेलं आठवण आहे मला तर त्यांना ते सांग ना तसं बनवायला ए मासा नव्हता तो you know what मासा नाही, आजींनी केलेला तसं बनवलेलं हा आजींनी वांग्याचे काप केले होते fish मसाला use करून अच्छा, मला वाटलं आजीची recipe आहे. हम्म आजीची best dish आहे ती वांग वांग वांग्याचे काप आहे वांग्याचे काप केलेले होते ते वांग्याला असच हळद मीठ लावून

हम्म हळद मीठ लावून अं आधी ठेवलेलं होतं भरपूर वेळ आणि त्याच्यानंतर मग त्याला अं fish मसाला लावून व्यवस्थित fry केलेले होते, same like fish लागत होते ना? हा हम्म वांग्यात वांगी fry होते म्हणजे वांग्याचे काप. Fry करून दिलेले होते ते मध्ये. Gravy त actually थोड्याश्या ठीक आहे.

हो

ते बारकी बहीण आली आहे ना ती विचारत होती का

हो बहिणीशी बोल तू. मी तुला नंतर call back करतो मग.

हॅलो

हा माझ फोन आयुर्वेदिक सौन्दर्य कस्टमर केरला लागला आहे का

हो सर नक्कीच, सर आमच्या कडे सध्या साबण, तेल, तसेच सुगंधी उठणे त्या नंतर हेयर मास्क, फेस मास्क इत्यादि एवलेबल आहे तुम्हाला काय हवे सर कश्याची माहिती हवी आहे

हो सर आमच्याकडे सध्या तीन प्रकारचे साबण आहेत त्याचा मध्ये पहिला असतो लहान मुलांचा साबण दुसरा मुलतानी मातीचा साबण आणि तिसरा हळदीचा साबण तुम्हाला कोणत्या होका साबणाची माहिती हवी सर हा त्या मुलतानी मातीचा सांगाणा मी पहिल्यांदा आयकले आहे ते साबण हा सर मुलतानी मातीच्या साबण मध्ये आम्ही दालचीनी मिळवत असतो त्याचे वैशिष्टे असे की तो पूर्ण पणे म्हणजे नाइंटी नाइन परसेंट अं नैसर्गिक वस्तूंनी बनलेला असतो काय काय असत त्याच्या मध्ये त्याच्या णी हा त्याच्या मध्ये मुलतानी माती कापूर आणि दालचीनी ही तीन वस्तु आम्ही टाकतो त्याच्याणी तुमचा चेहऱ्या वर पिंपल्स रॅकेज हे सगडे निगुण जातात हो का

आणखि काही दुष्परिणाम का सिडयाल ते एकाचे दुष्परिणाम नाही सर आमच्या दहा पैकी नऊ ग्राहकांना त्याचा इफेक्टिव्ह परिणाम भेटलेला आहे

दोघेही वापरू शकता महिला पुरुष जे काही जे कोणी पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स समस्यांनी ग्रस्त आहे ते दोघेही वापरू शकतात. म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा वापरू शकता म्हणायच नाही सर लहान मुल नाही चौदा वर्षाच्या वरील व्यक्ती वापरू शकतात फक्त लहान मुलं नाही वापरू शकत का?

का बर त्याच्या मागच काय कारण असं सर लहान मुलांची स्किन सेन्सिटिव्ह असते आणि त्या सामनामध्ये आम्ही दालचिनी मिळवतो जी लहान मुलांच्या स्किनसाठी येवडी फायदेशीर नसते किंवा त्यांच्या सेंसी टेस्ट स्किन साठी स्किनला त्यांच्या त्रास होऊ शकतो

मग लहान मुलांसाठी कोणता सामान आहे हा सर लहान मुलांसाठी पण आम्ही एक मुलतानी माती हलदी कापूर त्या नंतर त्याच्यामध्ये लहान मुलांच्या सेन्सिटिव्ह संवेरीनग त्वचेसाठी उपयुक्त असे सगळे वस्तू टाकत असतो.

त्याचे काही दुष्परिणाम नाही होत लहान मुलांना त्याचे दुष्परिणाम नाही सर नाइंटी नाइन परसेंट नैसर्गिकरित्या बनवलेला असतो तो सर साबण हो का त्याची काय किमत आहे हो सर

हो का

हो सर लहान मुलांचा

कापूरचा सुगंध सर आणि त्या मुलतानी साबणाला कोणता सुगंध आहे त्याला पण सर आम्ही सगड्या साबणामध्ये कपूरचा सुगंध देत असतो कारण इतर जे वासासाठी यूज केलेले इंग्रेग्रीनेंड असतात त्याच्या मध्ये केमिकल असतात ज्याच्या दुश परिणाम आपल्या शरीरावर होतो म्हणून आम्ही फक्त कापूर हा नैसर्गिक पदार्थ वापरत असतो.

त्याच्यामध्ये पण सर मुलतानी माती आणि हळद यांच मिश्रण केलेल असतं आणि त्याला ही कापूरचा सुगंध आम्ही देत असतो

साबणा व्यतिरिक्त काय आपल्याकडे अजून सर आमच्याकडे तेल हेयर मास्क सुगंधी उठणं त्याच्यानंतर फेस मास्क शाम्पू येवडया वस्तू आहेत तेल कोणत आहे आपल्याकडे सर आमच्याकडे तेल अनेक प्रकारचे आहे जसं की शुद्ध नारळाचे तेल, जास्वंदीचे तेल, कांद्याचे तेल, अंड्याचे तेल, मेथीचे तेल, त्याच्या नंतर लिंबाचे तेल त्याच्या नंतर कढीपत्त्याच तेल हो का हो सर त्याच काय नेमक फायदे का येत नाही ते जास्वंदी कस काय फायदा आहे हा सर जास्वंदीच्या तेलाने केसांची वाढ वाढते त्या नंतर केस मुलायम होतात कोंडा जातो आणि केस जे डॅमेज होत असतात ते डॅमेज होत नाही

म्हणजे तो फक्त स्त्रियांसाठी आहे का पुरुष पण वापरू शकतात ते तेल

हो का मी आयकल होत जास्वंदीच तेल खास महिलांसाठीच असतात हो सर महिलांना केस वाढवण्यासाठी ते उपयुक्त आहे तर पुरुषांना कोंडा केस मुलायम या समस्यांसाठी ते उपयुक्त ठरतो आणि ते मेथीच तेल म्हणजे कस काय

आणि सहा महिन्या नंतर केस गडण अतिशय म्हणजे कम पूर्ण पणे पूर्ण पणे म्हणल्यान नाइंटी नाइन परसेंट थांबत

आणि कांद्याच्या तेलाचा काय फायदा सर कांद्याच्या तेलाने केस मुलायम होतात तसेच केसांची वाढ होते त्याच्या नंतर कोंढ ही जातो आणि केस अं जे डॅमेज होतात ते केस

हो का आणि त्याची काय किंमत आहे तेलांची किंमत वेगवेगळी आहेत का एकच आहे तस नाही सर संगड्या तेलांची किमत वेगवेगळी आहे किमत सांगता एखदा मला जास्वंदीच काय किमत आहे सर जास्वंदीच तेल दोनसे छपण रुपयाला आहे अं संभर ग्रॉम मेथीच तेल एकशे विसला संभर ग्रॉम त्याच्या नंतर जो हम्म सुध नारळाच तेल संभर रुपयला सॉरी एकशे वीस रुपयाला संभर ग्रॉम कांद्याच तेच दोनशे पंचावण संभर ग्रॉम अंड्याच तेल महाग आहे ते चारसे नव्यानो रुपयाला संभर ग्रॉम

खर तर त्या अंड्याच्या तेलात काय फायदा आहे अंड्याच्या तेलाने केस एकदम मऊ होतात सर कापसा सारखे म्हणता येतील

त्याच आह कोणत तुम्ही याच्या साठी आहे का टक्कल पडलेल्या साठी तेल आहे का तुमच्या हो त्याच्या साठी आम्ही एक तेल बनवतो त्याच्याणी टक्कल म्हणजे त्याच्या इफेक्ट सहा महिन्यामूळे दिसायला लागतो आणि सहा महिन्या नंतर जर त्याच्या परिणाम तुम्हाला दिसला नाही तर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेण्याच्या

त्याचाणे कस होणार स्थमय म्हणजे काय त्याचे दुश परिणाम वगेरे हा सर त्याच्या मध्ये आम्ही धोत्र मिळवतो

म्हणजे किती इफेक्ट आहे जर त्यान सर ते टक्कल किती मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या वर डिपेण्ड असतो टक्कल कामी असेल तर लवकर येतात टकल्ल जास्त असेल तर उसीर लागतो आणि इफेक्ट त्याच्या सहा महिन्यातच दिसायला लागतो म्हणून महिन्या नंतर आम्ही त्यान इफेक्ट दिसला आहे तर आम्ही नवापरण्याचा सल्ला देतो काय इफेक्ट आहे हो त्याच्या चाई पडते बगा थोडीसी बोटा इथकी

चाई चाई म्हणजे असा नाही का म्हणजे रूपयाच्या डोकड्याने टक्कल पडतो डोक्याच्या हा ते त्याच्या साठी ते उपयुक्त ठरेल हो का पण त्याच्या अदृश परिणाम नाही का होते

ठीक आहे ठीक आहे चालेल आणि अजून काय आहे आपल्या कडे सर आमच्या कडे हेयर मास्क आहे त्याच्या नंतर फेस मास्क आहे म्हणजे ते बाहेरून घेतले का का आपले आयुर्वेदीकच येते बस